बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण प्रथम बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बघणार आहोत
हे अशा प्रकारे लिहिले जाते
बेरीज वजाबाकी गुणाकारासाठी एस्टेरिस्क आणि भागाकारासाठी फॉरवर्ड स्लॅश आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स असतील
आपण num1नामक व्हेरिएबल बनवून त्याला 10ही वॅल्यू देऊ
आणि num2या व्हेरिएबलला 2 ही वॅल्यू देऊन ते सेव्ह करू या
हे दोन्ही दशांश चिन्ह नसलेले इंटिजर नंबर्स आहेत
आता समजा आपल्याला नम1 आणि नम2 यांची बेरीज करायची आहे
मग आपण नम1 अधिक नम2 हे उत्तर एचो करू या
हे तपासून बघू
येथे 12दिसत आहे
नम1 आणि नम2 म्हणजेच10 एंड 2यांची बेरीज केल्यावर त्याचे उत्तर 12 येते
आता वजाबाकी करून बघू या
आपण येथे केवळ चिन्ह वजाने बदलू
रिफ्रेश केल्यावर येथे 8 हे उत्तर दिसेल
आता गुणाकार करू या
10 एक्स 2 20 आणि आपल्याला 20 हे उत्तर मिळालेले आहे
पुढे 10 2 म्हणजेच 10 च्या निम्मे 5
आता आपल्याला याच्या शेवटी काही समाविष्ट करायचे असल्यास ते आपण कसे करू शकतो
समजा याला नम2 ने भागायचे आहे
मला असे वाटते की हे ऑपरेशन अशा प्रकारे होईल
येथे num1आणि num2म्हणजे 10 एंड 2 यांची बेरीज होईल आणि उत्तर 12 मिळेल
12 ला 2 ने भागले जाईल
आता 12 2 म्हणजेच आपल्याला 6 उत्तर मिळेल
परंतु येथे प्रत्यक्षात काय होते आहे तर नम2 नम2 1 हे उत्तर मिळाले जे नम1 मध्ये मिळवले गेले
म्हणजेच आपल्याला 6 ऐवजी 11 हे उत्तर मिळाले
याचे कारण असे की भागाकाराची क्रिया बेरजेच्या क्रियेच्या आधी होते
गुणाकाराचेही तसेच असते
अपेक्षित उत्तर मिळवण्यासाठी आपण कंस समाविष्ट करू या
कंस कसे कार्य करेल
तर कंसातील क्रिया आधी केली जाईल
नंतर भागाकार केला जाईल जो एखादा इंटिजर किंवा व्हेरिएबल असू शकतो
म्हणजेच येथे नम1 नम2 म्हणजेच 10 2 12 हे उत्तर मिळेल याला 2 ने भागल्यावर आपल्याला 6 हे उत्तर मिळेल
त्यासाठी रिफ्रेश करा
आपल्याला योग्य उत्तर मिळाले आहे
हे काही बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत जे वापरण्यासाठी अगदी सोपे आहेत
तुम्हाला काही अडचण आल्यास किंवा हे नीट कार्य करते की नाही हे तपासून बघण्यासाठी तुमची आकडेमोड कॅल्क्युलेटर द्वारे तपासून पहा
लवकरच आपण अजून अशा प्रकारच्या काही क्रिया बघणार आहोत
एकने वाढणा या इन्क्रिमेंट अरिथमेटिक ऑपरेटर बद्दल आपण जाणून घेणार आहोत
याचा सराव करा आणि तुम्हाला नीट समजले आहे याची खात्री करून घ्या
सहभागाबद्दल धन्यवाद
या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज यांनी दिला आहे